आणि एक फाऊंटन दिसत आहे.

मछलीचे दुकान दिसून राहिली आहे त्यामध्ये लय साऱ्या मासोळया ठेवल्या आहे.

हिरवी घास दिसून राहिली आहे आणि झोका दिसून राहीला आहे.

आकाश दिसत आहे आकाशचा कलर पांढरा दिसून राहीलाय हिरव्या कलर चे--

बोर्ड पण लावलेला आहे त्याच्यावरती काही लिहिल आहे लाइट दिसून राहिली आहे लय साऱ्या खुर्च्या दिसून राहिल्या आहे खुर्च्या लय सारे --